अ रेड कलर च्या कुर्त्या घालेल्या आहेता मंदिर दिसत आहे साइड ला --

तू मला वाटत ती गाडी खूप बिघडली आणि खूप खराब झाली असेल तिजा पूर्ण स्क्रू पार्ट त्यांनी काढील आहेत तो.

माणसं खूप एन्जॉय करत आहेत आणि हा वॉटरपार्क पण खूप छ स्वच्छ दिसत आहे.

डी इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव सुद्धा आहे याच्यामध्ये खूप साऱ्या गाड्या कंपनीचा एकसारखे आहे तर सी_सी_टी_व्ही कॅमेरा सुद्धा आहे त्याच्या मध्ये --

त्याच्यामध्येच तीन इलेक्ट्रॉनिकल असं नाव पण सुद्धा दिसेल आहेत ते संपूर्ण --

इथे एक शेड इथे एक शेड दिसत आहे पत्र्याचा त्याच्यामध्ये लाईट्स आहेत बोर्ड्स आहेत इथं.